माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार प्रत्येक मन की बात भागाच्या पूर्वी देशातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वयोगटातल्या लोकांकडून मन की बात संबंधी अनेक सूचना येतात
आकाशवाणीवर येतात NarendraModiApp वर येतात मायगव्हच्या माध्यमातून येतात दूरध्वनीद्वारे येतात ध्वनिमुद्रित संदेशांच्या माध्यमातून येतात आणि जेव्हा कधीकधी मी वेळ काढून पाहतो तेव्हा माझ्यासाठी तो एक सुखद अनुभव असतो
एवढी वैविध्यपूर्ण माहिती मिळते
देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शक्तीचे भांडार आहे
साधकाप्रमाणे समाजासाठी झटलेल्या लोकांचे अगणित योगदान दुसरीकडे बहुधा सरकारची नजरच जात नसावी अशा समस्यांचे भांडार देखील नजरेस पडते
बहुधा यंत्रणेलाही सवय झाली असावी लोकं देखील सरावली असतील आणि मला आढळून आले कि मुलांचे कुतूहल तरुणांची महत्वाकांक्षा थोरामोठ्यांच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर येतात
दरवेळी जेवढ्या सूचना मन की बात साठी येतात सरकारमध्ये त्यांचे सविस्तर विश्लेषण होते
सूचना कशा प्रकारच्या आहेत तक्रारी काय आहेत लोकांचे अनुभव काय आहेत
साधारणपणे असे आढळून आले आहे कि मनुष्याचा स्वभाव असतो दुसऱ्यांना सल्ला देण्याचा
रेल्वेमध्ये बसमध्ये जाताना कुणाला खोकला आला तर लगेच दुसरा येऊन सांगतो कि असे करा
सल्ला देणे सूचना देणे हे जणू काही आपल्याकडे स्वभावातच आहे
सुरुवातीला मन की बात संबंधी जेव्हा सूचना यायच्या सल्लारूपी शब्द ऐकू येत होते वाचायला मिळत होते त्यामुळे आमच्या टीमलाही असेच वाटायचे कि अनेक लोकांना बहुधा ही सवय असावी मात्र जेव्हा आम्ही त्याकडे बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी खरोखरच भारावून गेलो
बहुतांश सूचना देणारे ते लोक आहेत माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे ते लोक आहेत जे खरोखरच आपल्या आयुष्यात काहीनाकाही करतात
काही तरी चांगले व्हावे यासाठी ते आपली बुद्धी शक्ती सामर्थ्य परिस्थिती नुसार प्रयत्न करत असतात आणि या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा मला वाटले कि या सामान्य सूचना नाहीत
हे अनुभवाचे बोल आहेत
काही लोक सूचना अशासाठीही करतात कारण त्यांना वाटते जर हेच विचार तिथे जिथे काम करत आहेत ते विचार जर अन्य लोकांनी ऐकले आणि त्याला एक व्यापक स्वरूप मिळाले तर अनेक लोकांना लाभ होऊ शकतो
आणि म्हणूनच त्यांची स्वाभाविक इच्छा असते कि मन की बात मध्ये याचा उल्लेख व्हावा
या सर्व गोष्टी माझ्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहेत
मी सर्वप्रथम बहुतांश सूचना ज्या कर्मयोग्यांच्या आहेत समाजासाठी काहीनाकाही तरी करणाऱ्या लोकांच्या आहेत त्यांच्याप्रति मी आभार व्यक्त करतो
एवढेच नाही एखाद्या गोष्टीचा मी जेव्हा उल्लेख करतो तेव्हा अशा काही गोष्टी लक्षात येतात तेव्हा खूपच आनंद होतो
गेल्या वेळी मन की बात मध्ये काही लोकांनी मला सूचना केली होती अन्न वाया जात आहे त्यासंबंधी चिंता व्यक्त केली होती आणि मी त्याचा उल्लेख केला होता
आणि जेव्हा उल्लेख केला त्यांनंतर NarendraModiApp वर माय गव्ह वर देशातल्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकांनी वाया जाणारे अन्न टाळण्यासाठी अभिनव कल्पनांसह कायकाय प्रयोग केले
मी देखील कधी विचार केला नव्हता आज आपल्या देशात विशेषतः तरुण पिढी अनेक वर्षांपासून हे काम करत आहे
काही सामाजिक संस्था करत आहेत हे तर आपण गेली काही वर्षं ऐकून आहोत मात्र माझ्या देशातले तरुण या कामात सहभागी आहेत हे तर मला नंतर समजले
अनेकांनी मला विडिओ पाठवले आहेत
अनेक ठिकाणे आहेत जिथे पोळ्यांची बँक सुरु आहे
या पोळ्यांच्या बँकेत लोक आपल्याकडच्या पोळ्या जमा करतात भाजी जमा करतात आणि जे गरजू लोक आहेत ते तिथून घेऊन जातात
देणाऱ्यालाही समाधान मिळते घेणाऱ्यालाही अपमानित वाटत नाही
समाजाच्या सहकार्याने कशी कामे होतात त्याचे हे उदाहरण आहे
आज एप्रिल महिना पूर्ण होत आहे शेवटचा दिवस आहे
1 मे रोजी गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा स्थापना दिन आहे
या निमित्त दोन्ही राज्यांच्या नागरिकांना माझ्याकडून खूपखूप शुभेच्छा
दोन्ही राज्यांनी विकासाच्या नवनवीन शिखरांना गवसणी घालण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे
देशाच्या प्रगतीत योगदान दिले आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये महापुरुषांची अखंड मालिका आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देत राहते आणि या महापुरुषांचे स्मरण करतानाच राज्याच्या स्थापना दिनी 2022 स्वातंत्र्याची 75 वर्षं आपण आपल्या राज्याला आपल्या देशाला आपल्या समाजाला आपल्या शहराला आपल्या कुटुंबाला कुठवर घेऊन जाणार याचा संकल्प करायला हवा
तो संकल्प तडीस नेण्यासाठी योजना बनवायला हव्यात आणि सर्व नागरिकांच्या सहभागाने पुढे जायला हवे
माझ्या या दोन्ही राज्यांना खूपखूप शुभेच्छा
एक काळ होता जेव्हा हवामान बदल हा शैक्षणिक जगताचा विषय असायचा चर्चासत्राचा विषय असायचा
मात्र आज आपणा लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आपण अनुभवही घेतो आश्चर्यही व्यक्त करतो
निसर्गानेही खेळाचे सर्व नियम बदलून टाकले आहेत
आपल्या देशात मेजून मध्ये जो उन्हाळा असतो तो यंदा मार्चएप्रिल मध्ये अनुभवण्याची नामुष्की ओढवली आहे
आणि मला मन की बात वर जेव्हा मी लोकांच्या सूचना घेत होतो तर बहुतांश सूचना या उन्हाळ्याच्या दिवसांत काय करायला हवे याबाबत लोकांनी सूचना केल्या आहेत
तसे या सर्व गोष्टी प्रचलित आहेत
नवीन काही नसते मात्र तरीही त्यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करणे खूप उपयोगी पडते
श्रीयुत प्रशांत कुमार मिश्र टी
कार्तिक अशा अनेक मित्रांनी पक्ष्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे
त्यांनी म्हटले आहे कि व्हरांड्यात गच्चीवर पाणी ठेवायला हवे आणि मी पाहिले आहे कि कुटुंबातली लहानलहान मुले हे काम आवडीने करतात
एकदा का त्यांना कळले कि हे पाणी का भरायचे कि ते दिवसभरात 10 वेळा डोकावून पाहतात कि जे भांडे ठेवलेले आहे त्यात पाणी आहे कि नाही आणि पाहत राहतात कि पक्षी आले कि नाही
आपल्याला वाटते कि हा त्यांचा खेळ चालला आहे मात्र खरोखरच लहान मुलांच्या मनात या संवेदना जागवण्याचा एक अदभुत अनुभव असतो
तुम्ही देखील कधी बघा पशुपक्ष्यांचा थोडासा लळा एका नव्या आनंदाची अनुभूती करून देतो
काही दिवसांपूर्वी मला गुजरात इथून श्रीयुत जगत भाई यांनी एक पुस्तक पाठवले आहे सावे ठे स्पॅरोज आणि यात त्यांनी चिमण्यांची संख्या जी कमी होत आहे त्याबाबत चिंता तर व्यक्त केली आहेच मात्र त्यांनी स्वतः अभियान स्वरूपात त्यांच्या संरक्षणासाठी काय प्रयोग केले काय प्रयत्न केले खूप छान वर्णन या पुस्तकात केले आहे
तसे आपल्या देशात पशुपक्षी निसर्ग त्यांच्यासोबत सहजीवन या रंगाने आपण रंगलेलो आहोत मात्र तरीही हे आवश्यक आहे कि सामूहिकपणे अशा प्रयत्नांना बळ द्यायला हवे
जेव्हा मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो तेव्हा दाऊदी बोहरा समाजचे धर्मगुरू सैय्यदना साहेब यांना शंभर वर्ष पूर्ण झाली होती
ते 103 वर्ष जगले
आणि त्यांच्या शंभरीनिमित्त बोहरा समाजाने बुरहानी प्रतिष्ठानद्वारा चिमण्या वाचवण्यासाठी एक खूप मोठे अभियान राबवले होते
त्याचा शुभारंभ करण्याची मला संधी मिळाली होती
सुमारे 52 हजार बर्ड फीडर्स त्यांनी जगातल्या कानाकोपऱ्यात वितरित केली होती
जागतिक विक्रमांच्या गिनीज बुकमध्ये त्याला स्थान मिळाले आहे
कधीकधी आपण इतके व्यस्त असतो वृत्तपत्र टाकणारा दूध देणारा भाजीवाला पोस्टमन कुणीही आपल्या घराच्या दारी येते मात्र आपण विसरून जातो कि उन्हाळ्याचे दिवस आहेत जरा त्याला पाणी हवे का ते विचारू या
तरुण मित्रांनो तुमच्याबरोबर देखील मला काही गप्पा मारायच्या आहेत
मला कधीकधी काळजी वाटते कि आपल्या तरुण पिढीतल्या अनेकांना आरामदायी आयुष्य व्यतीत करायला मजा वाटते
आईवडीलही एका बचावात्मक अवस्थेत त्यांचे संगोपन करत असतात
अन्य काही दुसऱ्या टोकाचेही असतात मात्र बहुतांश आरामदायी अवस्था वाले नजरेस पडतात
आता परीक्षा संपल्या आहेत
सुटीची मजा घेण्याच्या योजना बनल्या असतील
उन्हाळी सुट्टी उष्मा असूनही जरा बरे वाटते
मात्र मी एक मित्र या नात्याने तुमची सुट्टी कशी जावी यासंबंधी काही बोलायचे आहे
मला खात्री आहे काही लोक नक्की प्रयोग करतील आणि मला सांगतिलही
तुम्ही या सुट्टीचा उपयोग मी तीन प्रस्ताव देतो त्यापैकी तिन्ही केलेत तर खूपच चांगली गोष्ट आहे मात्र तीनापैकी एखादा करण्याचा प्रयत्न करा
हे पहा कि नवा अनुभव असेल प्रयत्न करा कि नवीन कौशल्याची संधी साधा प्रयत्न करा कि ज्या विषयाबाबत ना कधी ऐकले आहे ना पाहिले आहे ना कधी विचार केला आहे ना माहिती आहे मात्र तरीही तिथे जाण्याची इच्छा आहे आणि जा तिथे
नवीन जागा नवा अनुभव नवीन कौशल्य
कधीकधी एखादी गोष्ट टीव्हीवर पाहणे किंवा पुस्तकात वाचणे किंवा परिचितांकडून ऐकणे आणि ती गोष्ट स्वतः अनुभवणे दोन्हींमध्ये जमीनआस्मानाचा फरक आहे
मी तुम्हाला विनंती करेन कि या सुट्टीत तुम्हाला जे काही कुतूहल आहे त्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करा नवीन प्रयोग करा
प्रयोग सकारात्मक असावा आरामदायी वृत्तीच्या बाहेर नेणारा असावा
आपण मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत सुखी कुटुंबातले आहोत
काय मित्रांनो कधी इच्छा होते का आरक्षणाशिवाय रेल्वेच्या द्वितीय श्रेणीतून तिकीट काढून चढण्याची किमान 24 तासांचा प्रवास करण्याची काय अनुभव येतो
त्या प्रवाशांच्या गप्पा काय आहेत ते स्थानकावर उतरल्यावर काय करतात बहुधा वर्षभर जे शिकू शकणार नाही ते 24 तासांच्या आरक्षणाशिवाय गर्दीने तुडुंब भरलेल्या गाडीत झोपायलाही न मिळणे उभ्याउभ्या प्रवास करणे
कधी तरी अनुभव घ्या
मी असे नाही म्हणत पुन्हा पुन्हा करा एकदा तर करा
संध्याकाळची वेळ आपला फुटबॉल घेऊन व्हॉलीबॉल घेऊन किंवा कोणतेही खेळाचे साहित्य घेऊन तद्दन गरीब वस्तीत जा
त्या गरीब मुलांबरोबर स्वतः खेळा तुम्ही बघा बहुधा आयुष्यात खेळाचा आनंद यापूर्वी कधी मिळाला नसेल असा तुम्हाला मिळेल
समाजात अशा प्रकारचे आयुष्य जगणाऱ्या मुलांना जेव्हा तुमच्याबरोबर खेळण्याची संधी मिळेल तुम्ही कधी विचार केला आहे त्यांच्या आयुष्यात किती मोठा बदल होईल
आणि मला खात्री आहे एकदा गेलात पुन्हापुन्हा जावंसे वाटेल
हा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवेल
अनेक स्वयंसेवी संस्था सेवादायी काम करत असतात
तुम्ही तर गुगल गुरूशी जोडलेले आहात त्यावर शोधा
अशाच एखाद्या संघटनेबरोबर 15 दिवस 20 दिवसांसाठी सहभागी व्हा जा जंगलांमध्ये जा
कधीकधी खूप उन्हाळी शिबिरे असतात
व्यक्तिमत्व विकासाची असतात अनेक प्रकारच्या विकासाची असतात त्यात सहभागी होऊ शकता
मात्र त्याचबरोबर कधी तुम्हाला वाटते कि तुम्ही असे उन्हाळी शिबीर केले आहे व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यासक्रम केला आहे
तुम्ही कोणताही मोबदला न घेता समाजातल्या त्या लोकांपर्यंत पोहोचा ज्यांना अशी संधी मिळाली नाही आणि जे तुम्ही शिकला आहात त्यांना शिकवा
कसे करायचे असते तुम्ही त्यांना शिकवू शकता
मला या गोष्टींचीही चिंता सतावतेय कि तंत्रज्ञान अंतर कमी करण्यासाठी आले तंत्रज्ञान सीमा संपवण्यासाठी आले
मात्र त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे कि एकाच घरात सहा लोक एकाच खोलीत बसलेले आहेत मात्र अंतर इतके कि कल्पनाच करू शकत नाही
का प्रत्येक जण तंत्रज्ञानामुळे दुसरीकडे व्यस्त झाला आहे
सामूहिकता हा देखील एक संस्कार आहे
सामूहिकता एक शक्ती आहे
दुसरे मी म्हटले कि कौशल्य
तुम्हाला वाटत नाही का कि नवीन काहीतरी शिकावे
आज स्पर्धेचं युग आहे
परीक्षेमध्ये एवढे बुडालेले असता
जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मेहनत करता गुंतून जाता
सुट्ट्यांमध्येही कुठला ना कुठला प्रशिक्षण वर्ग सुरूच असतो पुढच्या परीक्षेची चिंता असते
कधीकधी भीती वाटते कि आपली तरुण पिढी रोबो तर होत नाही ना
यंत्राप्रमाणे तर जगत नाही ना
मित्रांनो आयुष्यात खूपकाही बनण्याचे स्वप्न चांगली गोष्ट आहे काही तरी करून दाखवण्याचा विचार चांगली गोष्ट आहे आणि करायलाही हवे
मात्र हे देखील पहा कि आपल्या आत जो मानवी घटक आहे तो कुठे कंटाळत तर नाही ना आपण मानवी गुणांपासून कुठे दूर तर जात नाही ना
कौशल्य विकासात या पैलूवर थोडा भर देता येऊ शकेल का
तंत्रज्ञानापासून दूर स्वतःबरोबर वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न
संगीतातले एखादे वाद्य शिका कुठल्या नवीन भाषेतली 550 वाक्य शिका तामिळ असेल तेलगू असेल आसामी असेल बांगला असेल मल्याळम असेल गुजराती असेल मराठी असेल पंजाबी असेल
किती वैविध्याने नटलेला देश आहे आणि नीट पाहिले तर आपल्याच आजूबाजूला कुणी ना कुणी शिकवणारा मिळू शकतो
पोहता येत नसेल तर पोहणे शिका चित्रे काढा भले उत्तम चित्र येणार नाही मात्र काहीतरी कागदावर उमटवण्याचा प्रयत्न करा
तुमच्या आत जी संवेदना आहे ती प्रकट व्हायला लागेल
कधी कधी छोटी छोटी कामे ज्याला आपण म्हणतो आपल्याला का नाही इच्छा होत आपण शिकायचे
तुम्हाला गाडी चालवायला शिकावंस वाटते
कधी ऑटो रिक्षा शिकावी असे वाटते का
तुम्ही सायकल तर चालवता मात्र तीन चाकी सायकल जी लोकांना घेऊन जाते कधी चालवायचा प्रयत्न केला आहे का
तुम्ही बघा हे सर्व नवीन प्रयोग हे कौशल्य असे आहे तुम्हाला आनंदही देईल आणि आयुष्याला एका चौकटीत जे बांधले आहे ना त्यातून तुम्हाला बाहेर काढेल
चाकोरीबाहेरचे काहीतरी करा मित्रांनो
आयुष्य बनवायची हीच तर संधी असते
आणि तुम्ही विचार करत असाल कि सर्व परीक्षा संपल्या कारकीर्दीच्या नव्या वळणावर जाईन तेव्हा शिकेन तर ती संधी तर येणार नाही
मग तुम्ही दुसऱ्या गडबडीत अडकाल आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला जादू शिकण्याचा छंद आहे तर पत्त्यांची जादू शिका
आपल्या मित्रमंडळींना जादू दाखवत राहा
काही ना काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल
तुमच्या आतील मानवी शक्तीला चेतना मिळेल
विकासासाठी खूप चांगली संधी बनेल
मी माझ्या अनुभवातून सांगतो जगाकडे पाहून जितके आपल्याला शिकायला समजून घ्यायला मिळते ज्याची आपण कल्पना करू शकत नाही
नवीन नवीन जागा नवनवीन शहरे नवनवीन नगर नवीन गावे नवीन परिसर
मात्र जाण्यापूर्वी कुठे जात आहात त्याचा अभ्यास आणि गेल्यानंतर एखाद्या जिज्ञासूप्रमाणे ते पाहणे समजून घेणे लोकांशी चर्चा करणे त्यांना विचारणे हे जर प्रयत्न केले तर ते पाहण्याचा आनंद काही वेगळाच असेल
तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि ठरवा प्रवास जास्त करू नका
एका ठिकाणी गेल्यांनंतर तीन दिवस चार दिवस राहा
नंतर दुसऱ्या ठिकाणी जा तिथे तीन दिवस चार दिवस राहा
यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल
तुम्ही जेव्हा जाल तेव्हा मला नक्की तिथला फोटो पाठवा
काय नवीन पाहिले कुठे गेला होतात तुम्ही हॅश टॅग इनक्रेडिबल इंडिया याचा वापर करून आपले अनुभव सांगू शकता
मित्रांनो यावेळी भारत सरकारनेही तुमच्यासाठी खूप छान संधी दिली आहे
नवीन पिढी तर रोख व्यवहारांतून जवळजवळ मुक्त होत आहे
त्यांना रोखीची गरज नाही
ते डिजिटल चलनावर विश्वास ठेवू लागले आहेत
तुम्हीही करता मात्र या योजनेतून तुम्ही कमाई देखील करू शकता तुम्ही विचार केला आहे
भारत सरकारची एक योजना आहे
जर भीम ऍप जे तुम्ही डाऊनलोड करत असाल तुम्ही वापरत देखील असाल
मात्र दुसऱ्या कुणालातरी वापरायला सांगा
दुसऱ्या कुणालाही याच्याशी जोडा आणि त्या नवीन व्यक्तीने जर तीन व्यवहार केले आर्थिक व्यवहार तीन वेळा केले तर हे काम केल्याबद्दल तुम्हाला 10 रुपये मिळू शकतात
तुमच्या खात्यात सरकारकडून 10 रुपये जमा होतील
जर दिवसभरात तुम्ही 20 लोकांकडून करवून घेतले तर संध्याकाळपर्यंत 200 रुपये कमवू शकता
व्यापाऱ्यांचीही कमाई होऊ शकते विद्यार्थ्यांचीही कमाई होऊ शकते
आणि ही योजना 14 ऑक्टोबरपर्यंत आहे
डिजिटल भारत घडवण्यात तुमचे योगदान असेल
नवीन भारताचे तुम्ही एक पहारेकरी बनाल तर सुट्टीही आणि त्याचबरोबर कमाई देखील
रिफर अँड अर्न
सर्वसाधारणपणे आपल्या देशात व्हीआयपी संस्कृतीप्रति एक तिरस्काराचे वातावरण आहे मात्र ते इतके खोलवर आहेहे मला अलिकडेच अनुभवायला मिळाले
जेव्हा सरकारने ठरवले कि आता भारतात कितीही मोठी व्यक्ती का असेना ती आपल्या गाडीवर लाल दिवा लावून फिरणार नाही
ते एक प्रकारे व्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक बनले होते मात्र अनुभव हे सांगत होता कि लाल दिवा तर वाहनावर लागत होता गाडीवर लागत होता मात्र हळूहळू तो डोक्यात घुसायचा आणि डोक्यात ही व्हीआयपी संस्कृती खोलवर रुजली आहे
आता केवळ लाल दिवाच गेला आहे त्यामुळे कुणी हा दावा करू शकणार नाही कि डोक्यात जो लाल दिवा घुसला आहे तो बाहेर आला असेल
मला एक खूप रोचक दूरध्वनी आला आहे
या दूरध्वनीत त्यांनी धास्तीदेखील व्यक्त केली आहे मात्र यावेळी या दूरध्वनीतून एवढा अंदाज येतो कि सामान्य माणसाला या गोष्टी आवडत नाहीत
त्याला यात एक प्रकारचा अलिप्तपणा वाटतो
नमस्कार पंतप्रधानजी मी शिवा चौबे बोलते आहे जबलपूर मध्य प्रदेश इथून
मला सरकारच्या लाल दिव्यावरील बंदीबाबत थोडे बोलायचे आहे
मी वृत्तपत्रात एक ओळ वाचली ज्यात लिहिले होत एव्हरी इंडियन इस आ व्हिप ओन आ रोड हे ऐकून मला खूप अभिमान वाटला आणि आनंदही झाला कि आज माझा वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे
मला वाहतूक कोंडीत अडकायचे नाही आणि मला कुणासाठी थांबायचेही नाही
म्हणून या निर्णयासाठी मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत
आणि हे जे तुम्ही स्वच्छ भारत अभियान राबवले आहे यातून आपला देशच केवळ स्वच्छ होत नाहीये तर आपल्या रस्त्यावरून अतिमहत्वाच्या व्यक्तींची दादागिरीही नाहीशी होत आहेयासाठी धन्यवाद
सरकारी निर्णयाद्वारे लाल दिव्याचे जाणे हा तर व्यवस्थेचा एक भाग आहे
मात्र मनातूनही आपल्याला प्रयत्नपूर्वक ते काढून टाकायचे आहे
आपण सर्वानी मिळून जागरूक प्रयत्न केले तर काढता येईल
नवीन भारताची आपली संकल्पना हीच आहे कि देशात व्हीआयपीच्या ऐवजी ईपीआयचे महत्व वाढावे आणि जेव्हा मी व्हीआयपीच्या जागी ईपीआय म्हणतो तेव्हा माझी भावना स्पष्ट आहे एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टन्ट
प्रत्येक व्यक्तीचे महत्व आहे प्रत्येक व्यक्तीचे माहात्म्य आहे
सव्वाशे कोटी देशबांधवांचे महत्व स्वीकारले सव्वाशे कोटी देशबांधवांचे माहात्म्य आपण स्वीकारले तर महान स्वप्ने पूर्ण करण्यासाठी किती मोठी शक्ती एकवटेल
आपण सर्वानी मिळून करायचे आहे
माझ्या प्रिय देशबांधवांनो मी नेहमी म्हणत असतो कि आपण इतिहास आपली संस्कृती आपली परंपरा यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करावे
त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते
यावर्षी आपण सव्वाशे कोटी देशबांधव संत रामानुजाचार्य यांची एक हजारावी जयंती साजरी करत आहोत
काही ना काही कारणामुळे आपण इतके अडकले गेलो एवढे छोटे झालो कि जास्तीत जास्त शताब्दीपर्यंतचाच विचार करत राहिलो
जगभरातल्या अन्य देशांसाठी तर शताब्दीचे खूप महत्व असेल
मात्र भारत इतका प्राचीन देश आहे कि त्याच्या नशिबात हजार वर्ष आणि हजार वर्षांहूनही जुन्या आठवणी साजऱ्या करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे
एक हजार वर्षांपूर्वीचा समाज कसा होता त्यांची विचारसरणी कशी होती थोडी कल्पना तर करा
आजही सामाजिक रूढी प्रथा तोडायच्या म्हटले तर किती अडचणी येतात
एक हजार वर्षांपूर्वी कसे होत असेल खूप कमी लोकांना माहित असेल कि रामानुजाचार्यजी यांनी समाजात ज्या कुप्रथा होत्या उच्चनीच असा भेदभाव होता स्पृश्यअस्पृश्यचा भेदभाव होता जातीवादाची भावना होती त्याविरोधात खूप मोठा लढा दिला होता
स्वतः त्यांनी आपल्या आचरणातून समाज ज्यांना अस्पृश्य मानायचा त्यांना आपलेसे केले होते
हजार वर्षांपूर्वी त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी आंदोलन केले होते आणि यशस्वीपणे मंदिर प्रवेश करवला होता
आपण किती भाग्यवान आहोत कि प्रत्येक युगात आपल्या समाजातल्या वाईट चालीरीती नष्ट करण्यासाठी आपल्या समाजातूनच महापुरुष जन्माला आले आहेत
संत रामानुजाचार्यजी यांची एक हजारावी जयंती साजरी करत असताना सामाजिक ऐक्यासाठी संघटनेत ताकद आहे ही भावना जागवण्यासाठी त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यावी
भारत सरकार देखील 1 मे रोजी संत रामानुजाचार्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक टपालतिकीट प्रकाशित करणार आहे
मी संत रामानुजाचार्यजी यांना आदरपूर्वक वंदन करतो आदरांजली वाहतो
माझ्या प्रिय देशबांधवांनो उद्याच्या 1 मे चे आणखी एक महत्व आहे
जगभरातल्या अनेक भागांमध्ये तो कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो
आणि जेव्हा कामगार दिनाचा विषय निघतो श्रमाची चर्चा होते कामगारांची चर्चा होते तेव्हा मला बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे
आणि खूप कमी लोकांना माहित असेल कि आज कामगारांना ज्या सवलती मिळाल्या आहेत जो आदर मिळाला आहे त्यासाठी आपण बाबासाहेबांचे आभारी आहोत
कामगारांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे
आज जेव्हा मी बाबासाहेब यांच्याबद्दल बोलतोय संत रामानुजाचार्यजी यांच्याबाबत बोलतोय तर 12व्या शतकातले कर्नाटकचे महान संत आणि सामाजिक सुधारक जगत गुरु बस्वेश्वरजी यांचीही आठवण येते
कालच मला एका समारंभात जायची संधी मिळाली
त्यांच्या वचनामृत संग्रहाचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम होता
12व्या शतकात कन्नड भाषेत त्यांनी श्रम श्रमिक यावर सखोल विचार मांडले आहेत
कन्नड भाषेत त्यांनी म्हटले होते काय कवे कैलास त्याचा अर्थ असा आहे तुम्ही तुमच्या मेहनतीनेच भगवान शंकराच्या घराची कैलाशची प्राप्ती करू शकता म्हणजेच कर्म केल्यानेच स्वर्ग प्राप्त होतो
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर श्रम हेच शिव आहे
मी पुन्हापुन्हा श्रमेव जयते बाबत बोलत असतो
श्रम प्रतिष्ठेबाबत बोलतो
मला चांगले आठवतेय भारतीय मजदूर संघाचे जनक आणि चिंतक ज्यांनी कामगारांसाठी खूप चिंतन केले असे श्रीयुत दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे एकीकडे माओवादाने प्रेरित विचार होते कि जगातल्या मजुरांनी एक व्हावे
आणि दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे कामगारांनो या जगाला एकत्र आणा
एका बाजूला म्हटले जात होते जगातल्या कामगारांनी एकत्र यायला हवे
भारतीय चिंतनातून निघालेल्या विचारप्रवाहाला अनुसरून दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे कामगारांनो जगाला एक करा
आज जेव्हा कामगारांबद्दल बोलतो तेव्हा दत्तोपंत ठेंगडी यांची आठवण येणे खूप स्वाभाविक आहे
माझ्या प्रिय देशबांधवांनो काही दिवसांनंतर आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करू
जगभरात भगवान बुद्ध यांच्याशी जोडलेले लोक उत्सव साजरा करतात
जग आज ज्या समस्यांचा सामना करत आहे हिंसा युद्ध विनाश शस्त्रांची स्पर्धा जेव्हा असे वातावरण पाहतो तेव्हा बुद्धांचे विचार खूपच प्रासंगिक वाटतात
आणि भारतात तर अशोकचे जीवन युद्ध ते बुद्ध या प्रवासाचे उत्तम प्रतीक आहे
माझे सौभाग्य आहे कि बुद्ध पौर्णिमेच्या या महान पर्वानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने वेसक दिन साजरा केला जातो
यावर्षी तो श्रीलंकेत साजरा होणार आहे
या पवित्र पर्वानिमित्त मला श्रीलंकेत भगवान बुद्ध यांना आदरांजली वाहण्याची एक संधी मिळेल
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची संधी मिळेल
माझ्या प्रिय देशबांधवांनो भारतात नेहमी सबका साथसबका विकास हा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे
आणि जेव्हा आम्ही सबका साथसबका विकास म्हणतो तेव्हा तो केवळ भारतात नाही जागतिक संदर्भातही असतो
अनेक प्रकल्प सुरु असतात
5 मे रोजी भारत दक्षिणआशिया उपग्रह प्रक्षेपित करेल
या उपग्रहाची क्षमता आणि त्याच्याशी संबंधित सुविधा दक्षिण आशियाचे आर्थिक तसेच विकास विषयक प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात खूप सहाय्य्यभूत ठरतील
मग ते नैसर्गिक साधनसंपत्तीचं मॅपिंग करणे असेल दूरऔषध क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल किंवा अधिक सखोल माहिती तंत्रज्ञान जोडणी असेल लोकांमधील संपर्काचा प्रयत्न असेल
दक्षिण आशियाच्या या उपग्रहामुळे आपल्या संपूर्ण प्रदेशाला पुढे जाण्यासाठी मदत होईल
संपूर्ण दक्षिण आशियाबरोबर सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे अमूल्य भेट आहे
दक्षिण अशियाप्रती आपल्या कटिबद्धतेचे हे एक उपयुक्त उदाहरण आहे
दक्षिण आशियाई देश जे या दक्षिण आशिया उपग्रहाशी जोडलेले आहेत त्या सर्वांचे या महत्वपूर्ण प्रयत्नासाठी स्वागत करतो शुभेच्छा देतो
माझ्या प्रिय देशबांधवांनो उष्मा खूप वाढला आहे आपल्या माणसांनाही जपा स्वतःलाही जपा
खूपखूप शुभेच्छा धन्यवाद